हा राज्याभिषेक निश्चयपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला. कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगडास किल्ल्यास आपले वसतिस्थान केले.

सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले. इसवीसन सोळाशे पंच्याहत्तर फेब्रुवारी चार शके पंधराशे शहाण्णव आनंद संवस्तर माघ व भाद गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली

लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन.

सभासद बखर म्हणते, हे दिवशी पृथ्वी कंप जाहला, अष्ट दिशा दिग्दाध होऊन गेल्या. हे शंभू महादेवी तयाचे उदक रक्तांबर झाले. पुढे शके सोळाशे दोन रुद्र संवस्तर माघ शुक्ल सात इसवीसन सोळाशे ऐक्यांशी सोळा फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधीपूर्वक राज्यारोहण झाले.

तारीख एकवीस रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहाने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. पंधरा जानेवारी सोळाशे पंच्याऐशी च्या सुमारास शहाबुद्दीन ने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो सोळाशे पंच्याऐंशी च्या मार्च मध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकाद खान उर्फ जुल्फिकार खान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके सोळाशे दहा विभव संवस्तर फाल्गुन शुक्ल तीन बारा फेब्रुवारी सोळाशे एकोण्णवद रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरु झाली.

आणि पंच तीन नोव्हेंबर सोळाशे एकोण्णवद रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरी मुळे किल्ला मुघलांना मिळाला. वाईची देशमुखी अमीरी दाखवून खानाने त्यास फितूर केले. जुल्फिकार खान हा बादशाहाने इतीसखान ला दिलेला किताब आहे. पुढे रायगडाचे नामांतर इस्लामगड असे झाले. पाच जून सतराशे तेहतीस या दिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे, पाचाडगड चा जिजाबाईंचा वाडा, खुबलढा बुरुज, नाणा दरवाजा, मादार मोरचा किंवा मशीद मोरचा, महादरवाजा सूरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेण दरवाजा.

कसा आहेस? मी मस्त आहे तू कसी आहेस? मी पण मस्त आहे

हो मग शिक्षणाचे महत्व आता सगडी पहिजे कुठले ही जॉब वगेरे काऱ्याच असला तर शिक्षणच तर बगतात

तर आज पण शिक्षणा विषयी थोड बोलूया. हो ठीक आहे णा बोलणा मग हो खर तर आपल्या सर्वाना महितीच आहे शिक्षण ही सर्वात महत्वाची यंत्रण आहे आजत. कारण जी व्यक्तीच्या जीवनस देशाच्या विकाशात सुद्धा महत्वाची भूमिका बजावते. कारण आज काल कोणत्या ही समाजाच्या किवा नवीन पिडीच्या उजवल भविष्यासाठी शिक्षण खूप महत्वाच आहे.

शिक्षणाचे महत्व लक्षात घेता सरकारने पाच वर्ष ते पंधरा वर्षाच वयाचे संगड्या मुलाणा अनुवाऱ्य शिक्षण केले आहे आणि जर शिक्षण प्रतेकच्या जिवणा वर सकारात्मक प्रभालीत कारते आणि जीवनाच्या सर्व लहान आणि मोठ्या समस्याना तोंड देण्यात शिकवते. हो अगदी बरोबर, शिक्षणामूळेच तर प्रतेक मानव प्रगती करू शकतो खर तर समाजा मध्ये समाजा साठी

हो अगदी बरोबर मागासलेल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी चांगल शिक्षणाची योग्य फायदे मिळत नाही हो कारण त्यांच्या कळे निधी आणि इतर साधन नसतात कोणी ज्या भागात या समस्याचे निराकरण करणायसाठी सरकारने काही नवीन आणि समाविक धोरणे लागू केले आहे. हो सरकार तर विविध प्रकारचे या धोरण राबवते शिक्षणा वर साठी कारण शिक्षणाणे मानसिक स्थिति सुधारलेली आहे. आणि लोकांच्या विचारसरणे सुद्धा बदलेले आहेत यश आणि अनुभव मिडवण्यासाठी आणि कामच्या स्वरूपात विचार बदलण्यासाठी सुद्धा आत्मविश्वाश आणि आत्मविश्वाशच येतो. खर तर शिक्षणा शिवाय जीवन गुंतागुंतीचे आणि कठीण होते. हो बरोबर म्हणूनच तर आपण शिक्षणाचे महत्व आणि दैनंदिन जीवनात त्याची गरज समजून घेतली पाहिजे.

शिक्षणाचे महत्व समजवल आपण प्रोत्साहित होऊ शकतो आणि लोकाना मागासवर्गीय भागात प्रोत्साहन करू शकतो. हो जे मागासवर्गीय जातीचे लोक आहे ज्याना शिक्षणा विषयी जास्त काही महिती नसते किवा ज्याना शिक्षणाचे इतके महत्व नाही कळत त्यांना आपण समजावले पाहिजे शिक्षणाचे महत्व सांगितले पाहिजे. कारण गरीब व्यक्ति देखील श्रीमंत आणि सामान्य जनता शिक्षणाणे समान अधिकार देखील जागतिक विकास समान आवश्यक आहे हे तर सर्वांच वाटते बरोबर णा. हो बरोबर. आणि त्यांच्या उत्कृष्ट प्रयत्न आपल्या सर्व शिक्षण उच्चस्तरीय प्रवेश आणि त्या अपंग आणि सर्व गरीब व्यक्ति एकाच जागतिक आधारवर सहभागी सभ्य करावे लागते. हो कारण सर्व कॅटेगरीच्या सर्व प्रकारच्या लोकांना शिक्षणाचे समान महत्व समजले पहिजे व शिक्षणाची समान त्यांना पातडी समजली पाहिजे जेणे करून प्रतेकजन शिकेल व आपल्या भारत आपल्या देशाचा अजून प्रगती होईल. कारण ज्ञान आणि कौशल्याच्या कमतरतेमूळे काही लोक पूर्ण पणे निरक्षर झाल्या नंतर ही अत्यंत वेदनदायी जीवन जगततात. हो बरोबर, आणि प्रतेकच्या आयुष्याच्या उत्कृष्टतेसाठी शिक्षण आवश्यक आहे आणि आपण सर्वानी आपल्या आयुष्यात शिक्षणाचे महत्व हे समजून घेतले पाहिजे. बरोबर. आपल्या काही दैनंदिन क्रिया जास्त आहात निधीत जोडण्या साठी सुद्धा मागास भागात योग्य शिक्षण प्रणाली अभाव आहेत. शिक्षित कुशल नाहीत अश्या प्रकारे आपण सर्वानी गरीब किवा श्रीमंत असले तरी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था करण्या साठी समान संधि देण्याच्या प्रयत्न ही केला पहिजे. हो बरोबर. च्या अह आपण देशाच्या अविकसित भागात सरकार कार्य आणि शेकशी जागृता मोहीम चालवण्या नंतर ही शिक्षण व्यावस्था अजून ही कंपूवत आहे. आणि या भागात राहणारे लोक आहे ते खूपच गरीब आहे आणि त्यांचे संपूर्ण दिवस केवळ काही मूलभूत आवश्यकता पूर्ण करतात. म्हणून आपण देशाच्या सर्व कोपऱ्यात योग्य शिक्षण प्रणालीची शक्यता निर्माण करण्यासाठी त्या सर्वणा मोठ्या प्रयत्नाची गरज आहे. हो प्रयत्नाची तर गरज आहेत.

हो बरोबर, आणि देशामध्ये समान वैयक्तिक विकास आणि समानता आण्या साठी आपल्या सर्वाना शिक्षण सुविधा संतुलित करण्याची गरज आहे. शिक्षणात प्रतेकजन त्याच्या आजू बाजू च्या सर्व गोष्टी मध्ये वैदे आण्यात आणि त्यांना सकारात्मक रूपांमध्ये रूपांतरित करण्यात मदत करतो. हो पण तुला महिती आहे का का उच्चशुल्क शिक्षणाचा उच्चशुल्क असल्या मूळे णा अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या लोकांच्या म्हणजे लोकांच्या जीवनात मध्ये प्रतेक पेलू असमानता सुद्धा ठरतो. त्यांचे शिक्षण सुरू सुरू करू शकत नाही ते कारण फी फी ची रचना जास्त असते. जेव्हा शिक्षण मनुष्याच्या पहिला आणि आवश्यक अधिकार आहे, हे त्यांना कळत नाही म्हणून सर्व शिक्षणयाद्वारे समानता असावी अस तरी मला वाटते हो बरोबर आहे पण जे गरीब आणि होटकरू विद्यार्थी असतात त्यांच्या साठी सरकार कडून काही तरी योजना आणि स्कॉलरशिप वगेरे अश्या सुविधा असतात आणि

हो पण सरकार ज्या विविध प्रकारच्या योजना कडतात अश्या गरीब लोकांनासाठी ते त्यांच्या पर्यंत पोचत ही नाही व त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे जास्त तरी केसेस मध्ये गरीब लोक शिक्षणा शिक्षणाची फी भरू शकत नाही उच्च शुल्क भरू शकत नाहीत्यामुळे मग त्यांना ते ते त्यांच्या प्रभाव त्यांना शिक्षणाचा प्रभाव त्यांच्या जिवणा वर पडत नाही व ते शिकत नाही पुडे

हो बरोबर आहे तुझ म्हणण पण मला तरी अस वाटते यात सरकारची चूक नसून त्यात अह जे काही अधिकारी असतात त्यांची चुकी आहे या गोष्टी मध्ये.

कारण समाजात सर्व सामान्य संस्कृति आणि मूल्याचा विकाश करून हे प्रतेकला सामाजिक आणि आर्थिक दोन्ही मध्ये सक्षम करण्यात शिक्षणच मदत कारते. त्या मूळे शिक्षणाचे महत्व प्रतेकला कळाले तर पाहिजे व त्याच्या लाभ प्रतेकांणी घेतला ही पहिजे. हो सरकारच्या त्या योजना असतात गरीब लोकांना साठी व ज्यांना ज्यांना आपल फी भरण्यासाठी ज्यांच्या कडे पैसे नसतात किवा जे गरीब असतात तर त्यांना गोष्टीचा लाभ मिळायला पाहिजे, व जेवडे अधिकारी असतात काम करणारे त्यांना सर्वाना कळायला पाहिजे. हो अगदी बरोबर जीवनात यश सन्मान आणि उडक मिळवण्या साठी सर्वाण साठी शिक्षण हे आवश्यक साधन आहे, आणि शिक्षण हे प्रतेकच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावते.

अगदीच बरोबर, कारण आपल ज्ञान जे असते ते विश्रुत करण्याच्या आणि जगावर स्पष्ट दृष्टिकोन असलेल्या कौशल्यांच्या विस्तार करण्याच्या हा सर्वात सोपा आणि चांगला मार्ग आहे. शिक्षणाचे हेच तर खूप चांगले महत्व आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुडे जाण्यासाठी आणि आपल्या देशा मध्ये प्रगती करण्यासाठी विकासामुळे आपल्यात रस निर्माण होतो. त्या मूळे आपण TV पाहण्याद्वारे पुस्तक वाचून आणि इतर माध्यमाद्वारे चोविश तास काही ही शिकू शकतो.

आपल्याला काय शिकाच आहे ते त्याला चांगले महिती पाहिजे म्हणून शिक्षकाची भूमिका हे शिक्षक शिक्षणामध्ये हे फार महत्वाची असते. हो प्राथमिक शिक्षका पासून तर महाविद्यालय शिक्षकणा पर्यंत सर्व शिक्षक आपल्या जिवणा मध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. कारण आपल्याला कोणत्या गोष्टी मध्ये इंटरेस्ट आहे व आपण कोणती गोष्ट शिकली पाहिजे कोणत्या गोष्टीची माहिती आपल्याला पहिजे हे सर्व माहिती त्यांना असते त्यांना कळते.

जे लोक ज्ञान आणि कौशल्य या वर आधारित असते जे स्वताच्या शिक्षणातून येते व्यक्ति समाज समुद्या आणि देशाचा उजवल भविष्य हे शिक्षण व्यवस्थेद्वारे अनूकरण करण्याच्या धोरण वर अवलंबून आहे. जीवनात अधिक तांत्रित प्रगतीसाठी आणि वडत्या मागणीमूळे गुणात्मक शिक्षणाचा क्षेत्र हे जास्त वाळला आहे. पण संशोधन नवीन सोध आणि आधुनिक जिवणा साठी आवश्यक असलेल्या इतर तंत्रज्ञानाचा सोध घेण्यात शास्त्रज्ञा त्या मूळे मदत होते, आणि लोकांना त्यांच्या जीवनात शिक्षण आणि त्याचे फायदे जाणून जागरूक होण्याच्या प्रयत्न हे करतात शिध हो मदत तर होतेच, पण खर तर देशातील मागास क्षेत्रामध्ये काही लोक जीवनामध्ये प्राथमिक गरजा भागू आसून अजून ही योग्य शिक्षण करण्यात अशक्षम आहे हे तर तुला वाटते णा.

जेणे करून संगड्यांणा शिक्षणाचे महत्व कळेल व सर्वजण त्याच्या लाभ घेऊ शकते. हो बरोबर ज्ञान आणि कौशल्य आणि व्यक्तिमहत्व निर्माण करू प्रतेकच्या जे आयुष्यात सुधारणा करू सभ्य मानवी जीवन तयार करतात शिक्षण महत्वपूर्ण भूमिका बजावते. आणि एखाद्या व्यक्ति चांगली आणि वाईट बदल विचार करण्याची क्षमता देते. कारण आपल्या देशा मध्ये शिक्षण तीन विभाग मध्ये विभागले गेले आहे. प्रारंभीत शिक्षण झाल, माध्यमिक शिक्षण व उच्च शिक्षण. या गोष्टी आणि परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी ते आपले कौशल्य वर्णन आणि संपूर्ण व्यक्तिमहत्व सुद्धा विक्षित करतात. एखाद्या व्यक्तीच्या जिवणा मध्ये ध्येय निश्चित करून शिक्षण वर्तमानाणे भविष्या कळे पोचवते कारण शिक्षणाची महत्व आणि त्याची गुणवंता दिवसे न दिवस वाढवत चाललेली आहे. हो बरोबर. पूर्वीच्या काळी लोक जास्त शिकत नोव्हते पण सध्या परिस्थिति ही आता बदलेली आहे. सध्या खूपच जास्त अं शिकतात सगडे उच्चशिकसित होतात आणि पूर्वी अं म्हणजे पण आज काल परिस्थिति ही फार चांगली झालेली आहे. स्त्रीयांना चांगले शिक्षण मिडते त्यामुळे त्यांना अजून चंगल्या नोकरीच्या संधि वगेरे मिडतात. बरोबर. खर तर समाजाची आणि लोकणच्या विकासाची आणि विकासाची योग्यता प्राप्त ही शिक्षणामूळेच होते. संपूर्णं जागच्या समाजामध्ये मानवी संतुलन आणि आयुष्य संतुलन रखण्यासाठी सुद्धा शिक्षण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो बरोबर. प्रतेक मुलाने निश्चितपणे त्यांच्या योग्य वयात शाळेत जाणे आवश्यक आहे. कारण सर्वण जन्मा पासूनच शिक्षणासाठी समान अधिकार मिडतात, आणि आपल्या देशात तरूणांसाठी शाळा आणि महाविद्यालयान मध्ये स्थापित शिक्षण प्राणलीच्या गुणवतेवर कोणत्या ही देशच्या विकास आणि विकास अवलंबून असतो. पण तरी पण देशाच्या प्रतेक क्षेत्रात शिक्षण व्यवस्था तिथकीच नसते म्हणून समाजाची आणि लोकांच्या विकासाची ती आणि योग्यता ही त्यांना प्राप्त होत नाही.

पण तुला माहिती आहे का, भारता मध्ये शिक्षणाची जी पद्धत आहे णा ती काही म्हणजे काही आधुनिक पद्धत अवलंबली तर ती चांगली होईल आता आपण जे शिक्षण घेतो ते फार जुन्या काळचे आहे आणि काही ठिकाणी बर बगीतल्या गेलेल्या म्हणजे खेड्या पाड्या गावो गावी तर तिथे येवड काम करता शिक्षण दिले जात नाही म्हणून मुलांच्या योग्य प्रकारे विकास होत नाही. बरोबर. कारण आजच्या काळा मध्ये प्रतेक क्षेत्रा मध्ये कॉम्पटिशन वाडलेली आहे.

पण काही शेता मध्ये जस की गा गावा कडे ते त्या प्रकारचे विद्यार्थी चांगल शिक्षण अजून पर्यन्त जुन्या पद्धतीन शिक्षण त्यांना मिडते.

कसे बोलायचे इंग्लिश विषय कस बोलायच कस रहायच हाय गोष्टी त्यांना एक्स्ट्रा तच शिकवल्या जातात पण गावा कडे मात्र अस नसते.

आणि आता आपण बारावी नंतर दुरस्तशिक्षण कार्यक्रमाद्वारे नोकरी सोबत अभ्यास करू शकतो. आणि शिक्षण हे फार महाग नाही कोणी थोडे पैसे असून असून ही शिक्षण चालू ठेऊ शकतो. हो हे तर बरोबरच आहे कारण शिक्षण महाग तर नाहीच पण खूप लोकांना जे मागासवर्गीय लोक असतात किवा ज्यांना शिक्षणाचे पुरेसे महत्व कळाले नाही किवा त्यांना माहिती नसते शिक्षणा विषयी फी विषयी तर त्यांना अस वाटत की शिक्षण हे खूप महाग आहे. आपल्याचान झेपणार नाही त्यामुळे जे गरीब लोक असतात ते त्या शिक्षणाच्या पुर फायदा ही घेऊ शकत नाही व ते शिकत नाही. त्या मूळे जो तरुण वर्ग बनतो तो त्या तरुण वर्गा ला शिक्षण घेणे आवश्यक आहे. आणि जर शिक्षण बगीतल्या गेल तर दृश शिक्षणाच्या माध्येमातून आपण कोणत्या ही मोठ्या आणि प्रशिध विद्यापीठ सुद्धा अगदी कमी फी मध्ये सहज प्रवेश घेऊन शकतो. पण इतर लहान संस्था देखील विशिष्ट क्षेत्रा मध्ये कौशल्यान चालना देण्यासाठी शिक्षण देत आहे. हे त्यांना कळाला पहिजे येवड या सर्व गोष्टीची माहिती त्यांना नेहमी प्रमाणे असायला पाहिजे. हो बरोबर, आज काल शिक्षण स्त्री आणि पुरुष दोघांसाठी तेच आवश्यक आणि महत्वच ठरल्या कारण उजवल भविष्यासाठी लागू साधन असन खूप महत्वच असते देशाचे जे हित असतात त्यांनी प्रगतीतव अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आणि अश्या प्रकारे योग्य शिक्षण दोघांचे उजवल भविष्य घडेल बरोबर कारण सुशिक्षि सुशिक्षित जे नेते असतात तेच राष्ट्र घडवतात आणि त्याला यश आणि प्रगतीच्या मार्गा वर घेऊन जातात पण चांगले शिक्षण जिवणा मध्ये अनेक उदेश पूर्ण करते. जस की वैयक्तिक उन्नती झाली, सामाजिक स्थिति वाडवणे, सामाजिक आरोग्य सुधारणे, आर्थिक प्रगती करणे, राष्ट्रांचे यश जीवनातील ध्येय निश्चित करणे, सामाजिक समस्याची जाणीव करून देणे अश्या प्रकारचे विविध प्रकारचे समस्या असल्या कोणत्या ही पर्यावरण समस्या झाल्या वाणी इतर सामाजिक समस्या झाल्या त्या सुद्धा समस्या सोडवण्या साठी शिक्षण आपल्या उपाय प्रधान करते. हो बरोबर. आहे आणि ज्ञान ही एक अशी संपत्ति आहे की ती कोणी तोडू शकत नाही, आणि कोणी हीचकाऊं पण घेऊ शकत नाही जी वाटली तरी कमी होत नाही आणि उलट वाटच जाते म्हणूनच आपण अं समजा कोणाला गरज असली तर आपण त्याला मदत करायला हवी चांगल शिकवायला हव कारण आपल शिक्षण कधीच वाया जात नाही. आणि ज्ञान दिल्याने वाडते हे कधी चुकीच ठरत नाही.

आणि सोमरच्याला सुद्धा त्या गोष्टी विषयी जास्तीची माहिती मिडते जर आपल्याला कोणत्या गोष्टी विषयी जास्त माहिती असेल तर आपण जर ते चार लोकांना सांगितल किवा चार लोकांना त्या विषयी तर माहिती दिली तर त्या लोकानंच ही फायदा होतो व आपला ही नॉलेज आपला ज्ञान वाडण्यासाठी आपला फायदा होतो. त्या मूळे ज्ञान वाडणे किवा आणि आपल ज्ञान वाडवने हे सुद्धा एक खूप चांगली शिक्षणाची गोष्ट आहे. हो बरोबर. आणि आपल्या समाजातील सुशिक्षितांना वेगडा मान असतो आणि लोक ही त्यानंचा आदर करतो, हे आपण पाहिल असत म्हणजे आपण संगड्यांणी बगीतलेलच असते अं अशिक्षित असतात त्यांना लोक येवडा मान देत नाही किवा मग किती पण पैसा असला तरी तुमची कोणी किमत येवडी करत नाही पण जे सुशिक्षितांना लोक असतात त्यांचा वेगडाच मान दिल जातो त्यांना वेगडच बरोबर कारण आजच्या काळा मध्ये अशी विचारसरणी आहे की जे लोक शिकतात ज्या लोकांना शिक्षणाचे महत्व आहे तेच लोक तेच लोक चांगले आहे व जे लोक कमी शिकतात त्यांच्या कडे पैसा असून ही त्यांचे महत्व बाकी लोकांना कडत नाही किवा ते त्यांना महत्व देत नाही त्या मूळे प्रतेकच्या जीवनात प्राथमिक शिक्षण घेणे तरी आवश्यक आहे. प्रतेकांणे घेतलेच पाहिजे अस तरी मला वाटते. हो बरोबर, आणि म्हणूनच प्रतेक गोष्टीला आपण साक्षर व्हावे सुशिक्षिता व्हावे असे वाटते म्हणूनच आजच्या काळात आपल्या जीवनात शिक्षणात अह ला खूप महत्व दिले आहेत. आणि शिक्षण हे सकारात्मक विचार आणून लोकांच्या विचारत बदल घडवतात आणि नकारात्मक विचार जे असतात त्याला दूर सोडतात. अगदी बरोबर हे सुद्धा मला पटलेल आहे कारण शिक्षण हे खूप महत्वाचे आहे व सर्वाना हे कळाले पहिजे. माझे बाबा व त्याचे तीन मित्र यांची विशिष्ट्य मैत्री आहे सर्वजण सहकुटुंब एकमेकांकडे जास्त येते. त्यामुळे चार ही कुटुंबांमध्ये मैत्रीची स्नेहाची संबंध निर्माण झाले आहेत. आम्ही सर्वजण वर्षातून एखादी तरी एकत्र सहज करतो. एकदा बाबांच्या मित्रांपैकी कोणी तरी सुचवले कि आपण चांदण्या रात्रीची सहल काढू या.

रात्रीचे दहा नंतर आम्ही निघालो पौर्णिमेच्या या अख्ख्या रात्री आकाश स्वच्छ व निरोगी रहा होते तोरण कडे जाणाऱ्या मार्गावरून तेव्हा त्या त्याच दिवस असूनही शीतल चंद्रप्रकाशामुळे हवेतील सौम्य गारवा मनाला सुखावत होता त्यामुळे सहलीची लज्जत अधिकच वाढली होती. बांबूतील फुललेल्या रातराणीमुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते अश्या प्रकरणात वातावरणात शब्द मुके न झाले तरच नवल सांगण्यात बोलत असताना आम्ही डोंगर माथ्यावर केव्हा पोहोचलो ते कळलेच नाही डोंगरावरील दृश्य विलोभनीय होते दिवस ओक्या भोक्या दिसणाऱ्या रुपेरी शाल पांघरली होती. करवंदाच्या जाळ्यांवर जणू चांदणेच फुलले फुलेच फुलली आहेत. मातीचा perfume मुलायम वाटत होता धरतीवर चांदण्याचे जणू सरी पडली होती. पूर्ण चंद्राला कवी कुसुमाग्रज यांनी स्वप्नांचे सौदागर असे का संबोधले असावे तेव्हा मागणं माझ्या बाबानी सांगितले तेव्हा मग

ही हिंदी चित्रपट गीतातील ओळ आठवली. आणि मग पाहता पाहता चांदण्या संबंधीच्या गाण्यांचा पूर उलटला आमचा मित्र सुधाकर यांनी पुनवेचा चंद्र आला घरी चांदण्याचे किरण दर्यावरी हे गाणं सुरेल आवाजात म्हटले. रात्री करवंदांची जाळी हिरण्य झोपत असल्याने डोंगर डोंगरची काळी मैना धुरण्य पहावे लागले पण त्यामुळे भुकेची आठवण झाली आम्ही रसिकतेने फराळाची निवड केली होती. रुपेरी चांदण्यात खाण्याचे निवडलेले पदार्थ पांढरी स्वच्छ मलाईची बर्फी पांढरीशुभ्र हलकी-फुलकी इडली आणि असतं भाऊ मऊ आणि भात चांदण्यात रात्रभर विहरत असताना दुःख द्वेष

आम्ही अनेक सहली काढल्या. पुढेही काढू. पण चांदण्या रात्रीचा यात त्या सहलीची मौज अगदी वेगळीच. मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा. सर्वांना प्रवासाची खूप आवड. त्यामुळे दरवर्षी कुठे ना कुठे आम्ही सहलीला जात असतो. नवीन नवीन ठिकाणे शोधून आम्ही आमचे आमच्यामध्ये यंदा डिसेंबरच्या अगदी छोटीशी चार दिवसाची सहल आम्ही आयोजित केली. कुठे माहित आहे? मालदीव बेटांवर. एवढ्याशा या लहान बेटावर आपण चार दिवस काय असं करणार अशी शंकेची पालवी मनात चुकचुकली. मालदीवमधील elado बेटावर जायचे ठरवले.

निसर्ग निसर्ग किती रम्य असू शकतो याचा अनुभव elado बेटावर घेऊन जाणाऱ्या विमानात बसण्यापासून येत होता. खाली दिसणारे रंगाच्या पाण्याच्या विविध छटा पाहून मन

ते दृश्य पाहताना प्रवासातील थकवा तर राहिलाच नव्हता पण तहान-भूक आई उरली नव्हती तेथील वाळवंट एवढी हुशार होती की आम्ही जाणे सुखद वाटत होती दुपारी पाण्याखालचे दृश्य पाहण्याचे ठरले त्यासाठी खास जामानिमा केला डोळ्यांवर मोठा चष्मा

कारण की तेथे उधळण होती त्या त्या प्रवालात हे हिंडणाऱ्या माशांचा झोम्बी विस्मयकारक होता. माशांचे रंग व आकार विस्मई ही करणारे होते. ते सारे दृश्य पाहून आम्ही थक्कच झालो. निसर्ग हाच श्रेष्ठ किमया घर आहे. हे सत्य जाणवलं. मालदीवच्या सूर्यास्तानंतर दृश्याने तर आम्हाला वेडे केले. या बेटावर चार दिवस काय करणार? हा प्रश्न पडलेला आम्हाला चार दिवस फारच अपुरे वाटले. अभयारण्यातील फेरफटका फेरफटका आजवर मी अनेक सहलींना गेलो होतो. पण या सर्व सहलींपैकी जिम कॉर्बेट च्या अभयारण्यातील आमची सहल मला स्मरणीय वाटते. एके दिवशी बाबांनी वाचनात आले. बाबांच्या आचरणात आले जगातील सर्व प्राण्यात अतिशय देखणा आहे स्वच्छ म्हणून ओळखला जाणारा वाघ हा प्राणी हळूहळू नामशेष होत आहे. पृथ्वीवरील वाघांच्या एकूण आठ जातींपैकी तीन जाती तर केव्हा स्पष्ट झाले आहे आणि उरलेल्या पाच जाती कश्या बश्या तग धरून जगत आहेत. बाबानी लगेच ठरवले चला आपण वाघोबांच्या भेटीला जायचं. त्यांनी सर्व माहिती मिळवली आणि the corbate park जायची आमची तयारी झाली. भारतीय उपखंडतील सर्वाना जुना म्हणून ओळखला जाणारा हा काळ सहा ऑगस्ट एकोणविशे छत्तीस रोजी झाला होता त्यावेळी त्याचे नाव होते national park पण नंतर the corbage यांच्या एकोणविशे अडुसष्ट रोजी या पार्कचे नाव झाले the corbage park हौशी शिपाई व वाघ्याच्या कातड्याना येणारी किंमत त्यामुळे या parts मधून बरेच वाघांचे शिकार झाले. या वेळेच्या पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी खास अध्यादेश काढून एक एप्रिल एकोणविशे त्रेहात्तर रोजी वाघ्याच्या शिकारीवरती बंदी घातली आणि हे अभयारण्य साकार झाले आम्ही नवी दिल्लीकडून अभयारण्याकडे गेलो तेथील टायगर मॉल्स मध्ये उतरलो. दुसऱ्या दिवसापासून आम्ही अभयारण्यात सफारीला निघालो. हत्तीच्या पाठीवरील छोटी अंबारी बसून एक पाहण्यात आम्ही वेगळीच मज्जा अनुभवली. सतत चार दिवस आम्ही अभयारण्यात केली पण तरी खूप राहून गेले कारण या विस्तार तेराशे अठरा चौरस किमी आहे. या उद्यानाच्या मुख्य दरवाज्यावर Thin corbett ला या थोर व्यक्तीचा पुतळा आहे. आणि त्यांचे वापरणाऱ्या वस्तूंचे संग्रहालयही आहे या जंगलात केवळ वाघांचेच वास्तव्य नाही. तर सुळे असलेल्या जंगली हत्तीचे कळप काळ्या तोंडाची माकडे सांबर कोल्हे सुसरी मगरी गुरु हरी राय साहेब गुरु हरी राय सोलाह जानेवारी सोलाहशे तीस वीस ऑक्टोबर सोलाहशे एकषष्ठ शिखांचे अकरा गुरु पैकी सातवे गुरु होते बालपण- श्री गुरु हरी राय साहेब हे शिखांचे सातवे गुरु झाले आहेत ते गुरु हरी गोविंद सिंग साहेब जी यांचे नातू आणि बाबा गुरुदित्त्ताजी आणि माता निहाल कौर यांचे पुत्र होते त्यांचा जन्म किरतपूर साहेब इथे एकोणीस नऊ संवंत सोळाशे शहाऐंशी रोजी झाला ज्ञानी ज्ञान साहेब यांच्या मते श्री गुरु हरी गोविंद साहेब यांनी त्यांच्या मुक्तीच्या दोन वर्षांच्या आधी सोळाशे बेचाळीस मध्ये श्री गुरु हरी राय साहेब यांना

स्वीकारली गुरु दोन हजार दोनशे उच्च दर्जाच्या शिंहयुद्धाच्या लष्करी तुकडी सोबत राहत होते त्यांनी खालसा पंथाच्या युद्धखोर स्वभावाचे उदाहरण दिले पण ते नेहमी भांडणांपासून दूर राहिल स्वीकारले येथे हे देखील नमूद करणे आवश्यक आहे कि कोणत्याही गुरु साहेबांनी प्रथम कुं कोणावर हि हल्ला केला नाही होय हल्लेखोरांनी तोंड धूळ फिरवून धूळ चाटली आप जी देवांच्या भक्ती मध्ये बराच वेळ घालवत असत यांच्या जीवन प्रवासात गुरु हरी राय जिम्ना हि पालाही गावात पाय धुतले त्यांच्या स्मरणार्थ इथेच गुरु राय हरी पार्क बांधण्यात आले आहे गुरुजी सुद्धा खूप दयाळू होते त्यांनी कधीही कुणाला विचारले किंवा आश्रय मागितले त्याला उत्तर दिले नाही अत्यंत दुर्मिळआणि मूल्यवान वस्तू गुरूंच्या खजिन्यात जमा झाल्या आसनातही त्यांनी अर्पण केलेल्या मूल्यवान वस्तू खास ठेवल्या होत्या कारण ते कोणालाही मदद करू शकत होते एकदा शहाजान्ह यांचा मुलगा दाराशिकोह खूप आजारी पडला गुरूंच्या मदतीने आणि ऋषी मुनींच्या प्रयन्तांने